आरे आपल्याला पसंद आली लोकांना की घेण देन आहे पाहायच. आरे मग चांगली तर पाव न भावा अशी का पाहली निगरूम.

तसा विषय नाही राहत आपल्याला आपल्याला जी आवडते न ती आपणच करणार न. आरे पण. जे आपल्याला पसंद नाही ते करून काय फायदा. हा ते भी आहे म्हणा पण अशी केली तू निगरू की पाहूनच मला कस तरी वाटल.

मी तर करणारच नाही पण मी घरच ऐकण मी तर म्हणन भाऊ चांगली पहिली आपल्या घरच्यान पोरगी बस झाल. आशा विषय नाही रे भय्या एक टाइम येईल तुला स्वायंपाक. हा आमाला कळत नाही की आमाला सगळ कळतेय.

हाव मला काही काळत नाही. मला काळत रे सगळ भाऊ नंतर न सगळ कारण पडतय

हा आपण काही करत नाही हा होय पहिलय न तुला अर होय करतो तू करतोय अण तिच्या माग माग पडतोय जेव्या पाहल तेवा तिच्या वेण्या ओढतो केस ओढतो. जेव्या collage होतो तेव्या तर निसत केस ओडित होता तू तिचे डोक्याचे. मग बायको आहे बायको

काय बायको बायको हे नुसत बायको बायको करत बसतो. मग बायको. पेट्रोल आणून देईल तुला हॅलो पाहिजे क तुला. बर आहे अरे आपण साऱ्या गोष्टी आणतो बसलो हा बर आहे बाबा तुला पोर नाही पाहिजे कोणी नाही पाहिजे. मग काऊन लपून बसतो आर होई भांडण झाल की लपून बसतो बायकोच्या मग लगेच पदरच्या माग बसतो. आ मतल त्या बायको च्या पदरच्या माग बसतो न तू. हा काही नाही पहिल त्या दिवशी बायकोच्या पदर च्या माग लपला होता. माहीत आहे क तुला.

आज पर्यन्त नाही लपलो बघ आज मी तुला सांगतो.

माग ते पोर सांगायला लागले म्हणे. फटू होई म्हणे हे फटू फटू. आपल्यातली अवकात पहिलीच नही मग त्या अजून. हाव. दहा वेळा

अरे बाप! मी तर सोमोर येऊन गेलो त्या वेळा तू इक काम ना, तू एखाद्या वेळेस भांडन कर मला फोन कर

मी लग्नात गेलोच नाही होत. माझ लग्न झाल. love marriage मी अजून कोणाच्या लग्नात गेलोच नाही. अरे मला त्या पोरनी सांगितल हो. ते पोरग आता खोट बोलेल का मला. एवढा खोटा बोलूच नको. कारण मी लग्नात गेलोच नाही कारण माझ love marriage व्हायल. मी लग्नात जाउच शकत नाही. मग ते पोरग मला खोट बोलल वाटते मंग. अरे मग तुले तेवड तर कळायाला पाहिजे मी लग्नात जाउच शकत नाही, माझ love marriage व्हायल हाव न यार त्या रित्याला भी समजत नाही. रित्या म्हणे काय म्हणे भाऊ रित्या असा म्हणाला लागला म्हणे यार. काय सांगेल चोरून लपून कामाला चाललोय. ह. बरोबर आहे न अन makeup केल्यावर शेवटी बोलच लागेल न म्हणे

तूच तर येडा आहे. रित्या म्हणे भाऊ त्याला सांग म्हणे समजून. कोणाला तुला रित्या म्हणे ते कस आहे त्या बायकोचे भाऊ निसत तुले दुनडून राहले म्हणे एकळ टिकळ. ते जाऊ दे आता नाही करत आता. आता सगळ झाल mannage हा भाऊ लग्न झाल सगळ झाल किती दीड लाख रुपय भेटले काय

मग आरे बाबा सरकार नी मान्य केलेल कोर्टा मद्धी पैसे भेटायच. ज्या love marriage केल त्याला दीड लाख रुपय ह म्या त केलेल मला त

हा भाई ह खायला भेटण तुम्हाला काय सांगायच काम आहे एवड ह हाव काय किती लेकर बाद झाले मग आता पर्यन्त.

अरे पहिले एक लेकरू व्हाव मगजे आता दुसर दुसर चालू आहे ना. काय सांगाव बाबा तुला तोय बर आहे बाबा दोन लेकर तुला मस्त आहे तुय आता दोन नंबर च येणार आहे न आता. मस्त आहे आता भाई आता काम कारा धंदा कारा अन त्या पोस. बस मग आता दुसर काय life मध्ये तेच काम आहे न आता आपल्याला. मई माय मले म्हणत होती भाऊ पाय म्हणे त्यान लग्न केल आता तुला चांगली पोरगी पाहती म्हणे करून टाकते.

घरच्या च्या म्हताणी तरी केल. तुला घरचे तोवर पोसणार महिती आहे का? त्यांचे हात पाय थके पर्यन्त. अरे पण ते तर बार आहे न. love marriage पेक्षा हे बार नही का माले एवळ एवळ सांग बार का love marriage असत मग अस झाल असत का. मग त्या घरचे तुला काय म्हटले होता कामाला जाऊ नको पण तू कामाला. हा हा. कर तू love marriage काय म्हणतो. लय बेकार झाल तुला माहीत बिहित नाही का love marriage लपून ठेवन love marriage कारण पडून जायला.

आर भाऊ त्यात काय आपण जर धाकाट ठेवल तर काहीच नाही करणार आहे तो. दस्त मास्तन ते. हा ते भी आहे की. तुमी पण त्यांच. हा. हागले हागले मुतले मुतले एकल तर मग ते तर आहेच न मग करण तुम्हाला. हा. कारण घेण कुठ नाही कुठ आहे तुला कारण ते. मला नाही कारण मी तुला की सांगेल मला दोन तीन दिवस आणल की. हा मला तर कारण आहे न पण आता काय करतो घरच्यानी मस्त एक हांडी मधी मुलगी पहिली निसत लाइन देत होती ती. बर आहे. , मग म्हटल की कारव आता. बर आहे बाबा तुझ काय आहे. तू मस्त पोरी पाहून राहल्या, मला पोरी पाहायच्य chance भी नाही आला company घर company. ह आपण आता की करणार आहे. हु. अजुक.

लाहण्या लेकराच बाशील पाय.

त्या लहान लेकरच की चालू आहे म्हटल. आर बसिवल म्हंटल. कुठ बसील. पोटामद्धी. कुठ. बसविल. हाव की ते नही रे. मोठ मोठ

हाव! मंग आता आता की आहे जेवण न.

कामाला जायच रे बाबा night ला. night जान आहे आज. night ला जान आहे company चाला की काय.

काय करतो बाबा company चांगल official काम बसून टेक करत बसायच. पाहण चालू केल न संगळीकड. official base. हाव न. पाहायच चांगल official काम करायच.

कुठ आहे company मधी, व्यारघ ला का. हा. हा. हाव ना तिसऱ्या नंबर प्लान ला.

आपण भी गेलो होतो तिथ काम. हाव का. ह म्हटल आता काय कारव म्हटल काम भी चांगल भेटत नव्हत मी तर मी तर म्हटल व्यारघ ला जाव व्यारघ गेलो तीन महीने ते काम झाल्या च नंतर मग आस झाल. हा मग अजून की आहे. बस मजेत आहे तोय सांग की चालू आहे. मय काय बाबा मस्त काम धंदे चालू आहे. एकन मी तुला थोड्या वेद्याणि फोन करतो ममी आलेली आहे. हा. थोड्या वेडाणी बोलतो.

काय करते आहे रिया काही नाही बसले होते ग का बोल ना काय म्हणते, कुठे आहे सध्या? अं कुठ आहा संभाजीनगरला, अच्छा म्हणजे महाराष्ट्रातच आहे का? हो तू कुठे आहेस? अच्छा अगर नाही मी बंगलोरला आले होते ना job searching साठी

सध्या तरी तिथेच आहे. Okay मग कधी येणार आहे महाराष्ट्रात? आतापर्यंत माहिती नाही ग काही सांगता येत नाही अजून चार-पाच महिने तरी नाही येता येणार मला कारण की इकडे job वगैरे start झालेला आहे माझा आता त्याच्यामुळे इथेच आहे

तू म्हणजे सध्या आता तिथेच settle म्हणजे job वगैरे तिथेच बघणार आहेस का पुण्यामध्ये हा पुण्यालाच पाहते सध्या तरी नंतर बघू तिकडेच चा plan हो खरं म्हटलं ना आपलं महाराष्ट्र फार छान आहे म्हणजे मी इकडे बेंगलोरला आली आहे ना तर मला काही इच्छा आवडत नाही आहे आणि इथे settle व्हायला पण आणि comfortabl व्हायला पण वेळ लागतोय.

हो ना आणि आपण लहानाचे मोठे इकडेच झालो त्यामुळे त्याच्यामुळे मग आपल्याला सवय इकडची आहे ना महाराष्ट्राची

नाही अगं तुला माहिती आहे की बिर्याणी खातात ते लोक बिर्याणी असते continue जिकडे जाशील तिकडे बिर्याणी असतील. आणि पुढे फार rarely भेटते इथे

मग ते पोळी देतील आणि पोळीची quality पण आपल्या पोळी सारखे नसते इथे फार वेगळी असते त्यांचा जेवण पण फार वेगळं असतं. पण छान आहे एकंदरीत त्यांना तसं comfortable असतात ते लोक त्यांना सवय झालेली असते तर त्यांचं culture त्यांना आवडत असेल ना आपल्याला सवय नाही म्हणून आपल्याला नाही होत adjust तेवढं. मी तर म्हणेल एकदा येऊन तरी बघ आपल्या महाराष्ट्राच्या बाहेर कसं अं आपल्याला कळतं knowledge भेटत तेवढं की बाहेरचे दुसऱ्याचे त्यांचं tradition त्यांचे विचारसरणी यांचं राहणीमान सगळं फार वेगवेगळे असतं लोक पण खूप वेगवेगळ्या प्रकारचे असतात. मग आपल्या महाराष्ट्रातलं कोणी आहे की नाही तुझे friends वगैरे तिथे कोणी आणि माझ्या काय बोललीस म्हटलं कोणी आहे का अजून तुझ्या ओळखीचा तुझ्या नवीन friends वगैरे झाले असतील ना अगं म्हणजे मी जसं hostel मध्ये राहते ना मग hostel मध्ये आहेत students वगैरे पण एवढा काही contact येत नाही कामात असतात संगळे ते वेळच नाही मिळत पण सगळे मग miss करतात जर असं महाराष्ट्रीयन भेटलं ना इकडे आपण बाहेर आल्यावरती आणि बाहेर आल्यावर आपल्याला कुणीतरी आपल्या state मधलं भेटलं ना

आणि असं बाहेर पाहिल्यावर ते वेगळीच आपुलकी असते आपल्यात आपल्या महाराष्ट्रातले लोक आहेत म्हटल्यावर हो तुमच्या अं company मध्ये event वगैरे होणार आहे असं वेगवेगळ्या traditionचं तुम्हाला performance and dressing वगैरे करायचं आहे तर तुम्हाला महाराष्ट्र allocate झाला होत बघ मग काय झालं त्याचं?

अगं आमच्या company मध्ये ना असं event organise करतात वर्षातून एक दोन वेळेस असतात entertainment साठी मग त्याच्यामध्ये ना आम्हाला theme आली होती महाराष्ट्र तुला तर माहिती आहे मी महाराष्ट्राचीच आणि आपल्याला तर माहितीच असतं तर मग आम्ही इतकं छान त्याच्यामध्ये महाराष्ट्र state आम्हाला त्याचं हे करायचं होतं म्हणजे show करायचं होतं ते आम्ही इतकं छान show केलं ना ते तुला तर माहिती आहे आपली पैठणी आणि पेशवाई वगैरे ते नऊवारी साडी. ते आपलं same असते म्हणजे पेहरावा जो असते ना पेहनावा जे घालतो कपडे वगैरे त्याच्यामध्ये ते तर फार famous आहे आणि ती नऊवारी साडी वगैरे धोतर Exactly आणि पैठणी तर मी इथून नेलेली होती ना सोबत म्हटलं चला एखाद्या वेळेस काही function वगैरे असल्यावर आपल्याला दाखवता पण येते आपलं culture मग मी तेच पैठणी नऊवारी म्हणून घातली. आणि त्यात मग तुला तर माहिती आहे लावणी आपलं महाराष्ट्र मध्ये किती famous आहे पोवाडा वगैरे तुला माहिती आम्ही काय केलं त्याच्यावर बाकीच्यांनी ना ते शिवाजी महाराजांचं जे हे असतं ना त्यांच्यातले मावळे वगैरे असतात ते तसे कपडे घातले होते काहींनी ते पेशवाई वगैरे जशी असते ना असे घातले होते आणि मुलींनी तर मग नऊवारी साडी असं घातलं होतं. तर मग आम्ही काय केलं त्याच्यामध्ये मुलींनी लावणी सादर केली होती तर फार पाच दहा minute चे आम्ही ते songs घेतले होते आणि त्याच्यावर लावणी सादर केली लावणी मध्ये पण dance वगैरे आम्ही ते आता ते नवीन नाही आलेलं का ग कोणता ते नवीन song आले ना पिंगा वागेरे अस

लावणी सादर केली आणि मग त्याच्यानंतर मुलांनी ते पोवाडा घेतला होता. पोवाडा मध्ये आम्ही पण सामील झालो होतो. आम्ही ना दोन गाणे combine घेतले होते. एक पिंगा आणि एक चंद्रा

ते पोवाडे म्हणून मुलांनी पोवाडे आम्ही पण थोडा थोडा part घेतला होता हा exactly आणि नाटक आणि ते आणि शिवाजी महाराजांचं नाटक पण घेतलं होतं माहिती आहे त्याच्यामध्ये शिवाजी महाराजांची थोडीशी story जे होती ना त्यांची ते आम्ही त्याच्यात शो केली होती आणि तुला तर माहिती आहे काल एकादस होती तर मग तुला तर माहिती आहे वारकरी संप्रदाय भजन कीर्तन करणारे लोक भजन कीर्तन आपल्याकडे किती famous आहे. हो ना तसं काही होत नसेल तिकडे Main म्हणजे महाराष्ट्राचे जे आहे ना नाही तिकडे काहीच नाही होत म्हणून तर आम्ही आमचे जे होतं ना theme दिली आम्हाला आणि त्यात सगळं दाखवलं जे जे तिकडे नाही होत ना ते दे त्यांना एक इतका आवडलं ना ते कारण की त्यांच्याकडे असं काहीही होतच नाही ना ग भजन कीर्तन पोवाडे लावणी ह्या सगळ्या गोष्टी फार नवीन आहेत त्यांच्यासाठी पण त्यांना खूप interesting वाटलं त्या आम्हाला first prize भेटलं होतं अच्छा आणि तर आम्ही ना आम्ही ते हे पण आणि ते food मध्ये काय होतं मग बोल ना food मध्ये जेवणात अं food सुद्धा आम्ही show केलं म्हणजे आम्ही ना आधी food दाखवायचे आधी आणि अं म्हणजे आपले इकडचे जेवण आहे ते. म्हणजे कोणते कोणते famous आहे ते दाखवायचे आहे आम्ही हे केलं होतं म्हणजे काय वारकरी संप्रदायाची जयंती वगैरे निघते ना ते दिंडी दाखवली हम्म आपले विठ्ठल रखुमाई दाखवले. त्याच्यामुळे त्यांचं भजन कीर्तन वगैरे ते दाखवलं छोटासा त्याचा part दाखवला आणि त्याच्यानंतर आम्ही अं म्हणजे जेवणाचे हे केलं होतं आणि जेवण पण बनवून नेलेला ते जे लोक आलेले होते ना judges त्यांना मग आम्ही ते जेवण taste करायला पण दिलं आणि त्याची माहिती सांगितली भरपूर जेवणाची त्यांच्यासोबत आम्ही पिठलं भाकर पण हे केलं show केलेलं आता तुला माहिती आहे ना आपल्याकडे पिठलं भाकरी किती famous आहे. आणि ते आपलं historical places वगैरे ते पण mention केलय का आपल्या इकडचे हो दाखवलेत ना तुला सांगू हो सगळे दाखवले आणि म्हणजे जेवणात तर आम्ही असं ठेचा भाकरी पिठलं वगैरे हे दाखवलं हे झालं जेवणाचा part आणि त्याच्यानंतर कोल्हापुरी चटणी आणि वडापाव मुंबईचा वडापाव वगैरे तुला तर माहिती आहे ना मिसळपाव वडापाव हा खानदेशी खिचडी मध्ये तो मसाला वापरतात ते माहिती आहे. ते खानदेशचं पण जेवण आम्ही थोडं add केलं होतं जेवणाचं सगळं दाखवलं त्यांना आणि तू आता काय विचारलं होतं. काय historical places वगैरे म्हणत होते मी आपल्या पुण्या side चे हा जेवण झाल्यानंतर मग जेवणाचा आम्ही प्रदर्शन केल्यानंतर आम्ही historical places दाखवले होते like तुला तर माहिती आहे राजे महाराजांचे ते बाजीराव पेशवा आणि राजे महाराजांचे गड किल्ले तर खूपच Famous आहे तर आम्ही त्याचे नाव poster create केलेले आणि त्यांना ते posters show केले होते की like असे आमच्याकडे गड किल्ले असतात आणि संभाजीनगर मध्ये तर किती historical places आहे. अजिंठ्याची

आणि त्र्यंबकेश्वर चा मंदिर पण आहे like तिकडचे गडकिल्ले पण कुठले माहिती आहे का मुरुड जंजिरा होते नाशिकला आहे मग आम्ही असं city नुसार photo दाखवले आणि खाली City टाकलेली. मग त्याच्याबद्दल आम्ही information सांगितली त्यांना आणि शिवाजी महाराजांनी जिंकलेले किल्ले मुरुड जंजिरा अजून के पाण्यात एखादे हो आणि आपले इंडिया gate आणि मुंबईचे आपले ताज hotel वगैरे सगळं दाखवलं त्यांना पुण्याची information दिली त्यांना इतका छान आवडलं म्हणजे ना ते सगळं आम्ही organise केलेला. तर खूप आम्हाला first prize पण दिलेलं त्यांनी आणि तुला माहिती आहे आम्ही शेतकऱ्यांचा पण थोडा उल्लेख केला होता आपल्याकडे पैसे कमवण्याची जी traditional पद्धत आहे ती शेती होती ना आधीपासून एकदम शिवाजी महाराजांच्या काळापासून तेव्हा लोक शेती करूनच हा आता पण mostly ते चालतं पण आता कसं, सगळे education घेत आहेत educated होत आहेत तर मग job कडे जास्त अं वळत आहेत जे तरुण पिढी आहे ती म्हणजे आपल्या आई बाबांच्या आधीचे लोक आहेत ना ते सध्या अजून पण शेती करतात आमच्या गावात आमच्या घरी तर इतकी की शेती आहे चाळीस-पन्नास एकर पप्पा तेच करतात पप्पा आर्मी मध्ये होते तरीसुद्धा शेतीमध्येच आले अं शेतीतलं काम येते मला पण मला ना म्हणजे allergy होण्याचे पण मला काम वगैरे येत म्हणजे माहिती आहे कसं करतात काय मी गेलेले नाही आहे सगळे घरीच शेती करतात ना आणि मला माहिती आहे मी त्याच्यामध्ये मग जशी शेती पण add करायला सांगितलं होतं आमच्या group ला की आपण शेती पण add करूया आणि तस पण आम्ही घातलेलाच होतं ना ग नऊवारी आणि मुलांनी धोतर कुर्ता मग आम्ही ते दाखवलं होतं की अं धोतर कुर्ता वगैरे घालून नऊवारी घालून आणि शेती थोडंसं शेतीतले काम

प्रसिद्ध जर काही असेल महाराष्ट्रात तर ते शिवाजी महाराज आणि आपलं गणपती तुला माहिती आहे गणपती महाराष्ट्रातील किती famous आहेत.